ग्रे आणि येलो कलर मध्ये त्यावर छान डिजाइन केलेली आहे.

वाशिम येथील आहे हे इमारत एकदम रेखीव आणि वेगळ्या पद्धतीची बांधलेली आहे या इमारतीला --

सहा खिडक्या इथे दिसता आहेत दोन बालकन्या इथे आहेत या कलर इमारतीचा कलर ऑफ व्हाईट --

बेजच्या खाली खूप गर्दी असलेली दिसते आहे वेगवेगळे फटाके रोषणाई इथे फुटताना चमकताना दिसते आहे.

तिथे त्या वायरींना काही कपडे टांगलेले किंवा अडकलेले दिसता आहेत दुपारची वेळा--

एक ग्रे कलरची कार उभी असलेली दिसत आहेत हे रोपटे एका शेड खाली काळ्या कलरच्या शेड खाली रचून ठेवलेली आहे.

अख्खे येथं दिसते आहे हे दृश्य एका लग्न समारंभातील आहे येथील स्टेज वर --

जसे की येथे दिसते आहे हे दृश्य एका रूम मधील दृश्य आहे या दृश्यामध्ये एक बेड --

तो आहे या बेडवर व्हाईट कलरच्या तीन पिलोज ठेवलेल्या आहेत.

या ऑफिसमध्ये वेगवेगळ्या डेस्क दिसता आहे या डेस्क समोर माणसे बसलेले आणि काम करताना--

सिके येथे दिसते आहे संध्याकाळची वेळ आहे हे एका रेल्वे स्टेशनवरील --

जसं की इथे दिसते आहे इथे संध्याकाळची वेळ आहे एक बस इथे उभी असलेली दिसते आहे.

जसं की इथे दिसते आहे संध्याकाळची वेळ आहे इथे एका--

पायपाला श्रीराम सिमेंट्स प्रॉडक्ट्स असं बे बोर्ड लावलेला आहे इथे एक घर दिसते आहे त्या घरात घरावर--

आहेत या रूम मध्ये काही सामान ठेवलेले आहे एका बॉक्स वर ट्रॉली ठेवलेली आहे ए --

आहे संध्याकाळची वेळ इथे दिसते आहे इमातीच्या बाजूला मोठमोठी झाडे आहेत इमातीला एक ग्रीन आणि ऑरेंज कलर --

नारंगी व्हाईट असा दिसतो आहे आजूबाजूला खूप छोटी मोठी झाडे झुडपे दिसता आहे.

आजूबाजूला हिरवीगार झाडे आहेत एक मोठी प्रचंड एक कमान दिसते आहे या कमाणीवर जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकीत्सालय --

वाशीम असे लिहिलेले आहे दूरवर एक इमारत दिसते आहे इमारतीकडे जाताना रस्त्यावर काही छोटी मोठी झाडे लावलेली--